धर्ममार्तंडांच्या मक्तेदारीचा गुलामगिरीतून सामन्यात माणसाला मुक्त करणे हा फुलांच्या सामाजिक कार्यातील केंद्रबिंदू होता त्यासाठी सामान्य माणसाला शिक्षणाची गरज होती ही गरज भागवण्यासाठी सामान्य माणसातूनच शिक्षण तयार झाला पाहिजे अशी फुल्यांची भूमिका होती ब्राम्हण शिक्षणापासून सादृश्याना शाळा दूर असाव्यात अशी फुल्यांची विचार प्रणाली होती या विचारांची मार्मिक निळसांच्या आपल्या शेतकऱ्याचा आसूड व ग्रंथ करताना महात्मा फुले म्हणतात की शेतकऱ्यांनी विद्या शिकू नये म्हणून पुराणिक कठड्या त्यांच्या मना च्या इच्छा बसवली आहे की शेतकऱ्यास आपली मुले विद्वान करण्यामध्ये यातून हल्ली त्यांची अतिशय लाचारी असल्यामुळे ते आपल्या कुणास विद्या शिकवू शकत नाही या बद्दल आमचे अष्टपैलू धार्मिक संस्थान या मानाने शेतकऱ्यांपासून नाना प्रकारचे कर वगैरे वगैरे गोळा करते त्याच प्रमाणे प्रथम सरकारी मराठी व इंग्रजी शाळा बंद करून शेतकऱ्यावर थोडीशी इमानी इतबारे मेहेरबान करून शेतकरी पैकी शिक्षक तयार करण्याकरिता लोकल फंडातील रक्कम खर्च घालून शेतकऱ्याच्या मुलास अन्न वस्त्र करून त्यांच्या मुलांकरिता बोर्डिंग शाळा कराव्यात व शाळांमध्ये त्या मुलांपैकी शाळा तयार केल्याप्रमाणे फक्त त्यांच्या शाळा व शेतकऱ्यांनी आपली मुले अमृत वयाची होईपर्यँत अभ्यास करण्याकरिता पाठवावी म्हणून कायदा केल्याशिवाय शेतकऱ्याच्या मुलास थोडेसे होईना परंतु कधी तरी ज्ञान झाल्याशिवाय त्यांच्या मनावरील ब्राह्मणाने उमटवलेला ठसा पाडवायचा नाही म्हणून त्यांनी आपल्या देशातील ब्राह्मणानं नंतर वर्गासाठी शिक्षणाची किंकाळी फोडणारा पहिला महापुरुष म्हणजे जोतिबा फुले नाव घेतले जाते स्त्रियांच्या आणि अस्पृश्यांच्या शिक्षणाच्या इंग्रजांनी दुर्लक्ष केल्याबद्दल प्रथमच सरकारची कानउघाडणी केली त्यासाठी त्यांनी lord maicheal च्या शिक्षणात सिद्धांत मधून विरोध केला त्यांनी सर्वप्रथम त्यांनी सर्वप्रथम स्त्रिया आणि अस्पृश्य त्यांच्या विकासासाठी शाळा उघडल्या भारतीय समाजात समाजाचे नवे पर्व सुरु केले अस्पृश्य या विकासाठी शिक्षण या सर्वप्रथम इंग्रजी समाजाकडे मागणी केली प्रार्थना समाज, भ्रमो समाज आणि आर्य समाज समाज परिवर्तनाच्या आंदोलनात सक्रिय उतरलेला होता शाहू महाराजांनी यांच्या समाजाच्या विचार कार्याचे चिंतन मनन केले होते शाहू महाराज प्रज्ञावंत होते जाणते राजे दूरदृष्टी छत्रपती ची होती त्यामुळे त्यांनी वरील समाजाच्या आचार विचारात मानवीताची बाजू प्रथम ध्यानात ठेवली महात्मा फुलेंच्या प्रेरणांच्या मागोमागे पुढे वाचताना पुढे त्यांना समाज विचार विश्वसनीय शाहू महाराज निघाले आणि सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी अहो रात्र झटणारा आर्य समाज शाहूंना अधिक भोगवला

महाराजांच्या लोकसतेवर हृदयाचा ठाव घेऊन बसले होते आपण आर्य समाजचे निष्ठावंत अनुयायी असे समजले जाऊ याविषयी शाहू महाराज म्हणतात सर्व समाजात मोकळेपणा मिळून मिसळून वागणे काम आहे ही त्यांची जबाबदारी आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून त्यांनी तशे वागले पाहिजे पण सध्या त्यांनी तसे वागताना दिसत आर्य समाजचे ते काम हाती घेतले पाहिजे मी आर्य समाजचे ग्रंथ वाचले आहेत या ग्रंथातील तत्वे समाज वरील प्राचीन तत्वे आहेत स्वामी दयानंद स्वामी स्वामी आत्माराम स्वामी परमानंद आणि वेदिक तत्वांचा प्रचार केला आपल्या धर्मग्रंथातून नंतरच्या काळात जे विचार घुसडले आहेत त्यातून एकटाचा पर्यत आम्ही घडू दिला थोर पुरुष अत्यंत निष्टेने करत आहे हे थोर पुरुषांचे ऋण आम्ही फेडू शकत नाही आम्ही आर्य समाजाच्या अनुयायी कसा झालो ते सांगतो ज्या बोटीने मी जातो त्या बोटीत महाराज प्रतापसिंग होते श्त्रीकुळातील मोठे शास्त्रज्ञशाली व सामर्त्यशाली असे त्यांचे व्यक्तिमत्व होते त्यांनीच मला आर्य समाजची तत्वे शिकवली त्यानंतर काही वर्षांनी पंडित आत्मारामाचे भेट घेतली तेव्हापासून मी आर्य समाजची बोलो व आर्य समाज अश्या या शाहू महाराजांच्या वैचारिक काळाच्या आपल्या देशातील बहुमत समाज खऱ्या ज्ञानाचा लोप झाला होता त्यामुळे शाहू महाराजांनी मार्मिक शब्दातून वर्णन केले आहे आपल्या देशात जातीभेद फार वाढला आहे आता कमीत कमी चार हजार तरी जाती सर्व समाज विस्कळीत झाला आहे भेद पासून द्वेष उत्पन्न झाला देशातील एक नाहीशी झाली आणि याचा परिमाण केवळ धार्मिक होऊनच असा थांबला नाही

हळू हळू कायम बसवले विचार कमी होत गेल्या कला कौशल्य उद्योग धंदा व वगैरे सर्वास अनुमती झाली देशाची फार दैना उडाली इंग्रजांकडे सरकारकडे आले आणि भारतीय समाजाच्या लोकांमध्ये नवं विचारांच्या प्रवासात प्रारंभ झाला याचवेळी स्वामी दयानंद, स्वामी महात्मा ज्योतिराव फुले व बाबू केशव चंद्र सेन यांनी समाज सुधरणायचे कमी काम हातात घेतले समाज सुधारणा व वरील समाज सुधारकांचा मुख्य होता तथापि यांच्या होती आणि समाज सुधारणे धैर्य धोरण आणि कार्यक्रम भिन्न भिन्न होते अश्या समाज सुधारणेच्या कालखंडात शाहू महाराजांच्या दयानंद चे विचार म्हणून आर्य समाजाचे दिलेले विचार कारणांपैकी

असा माझा विश्वास आहे मी राजाराम कॉलेज हायस्कुल व गुरुकुल अनाथाश्रम सरकार बोर्डिंग यांच्या संस्था प्रतिनिधी संस्थेकडे सोपवल्या व माझी अशी श्रद्धा आहे की सर्व शैक्षणिक संस्थांचे नैतिक प्रगती व्हावी